समोर खूप मोठा असा एक बगीचा दिसून राहिलेला आहे.

आपल्याला क्रेन दिसत आहे लोखंडी सीडी दिसून राहिलेली आहे आणि त्यांच्या साइडला मोठे-मोठे खांब लावलेली दिसत आहे.

बगीच्या च्या समोर आपल्याला काही बिल्डींग्स दिसत आहे ज्याच कंस्ट्रकशन चालू असलेल दिसत आहे आणि वरती खूप मोठा आकाश आहे.

वरती लोखंडी कंपाऊंड लावलेल आहे काही केबल्स गेलेले आहे गेट च्या आत मध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत आहे आणि काही झाड--

समोर एक बिल्डिंगय बिल्डिंग वर एक टॅंक ठेवलेली आहे आणि काही हिरवी गार झाड दिसत--